बंड मोडून काढण्यासाठी बेळगाव, सातारा, पुण्याहून फौजा बोलवण्यात आल्या. त्यावेळी जॅकॅब नावाचा अधिकाऱ्याने हा जो उठाव आहे. तो मोडून काढला होता. तुम्हाला प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्याचे रिक्त प्रश्न पण जेव्हा सोडवले त्यावेळी विचारलं गेलं होतं की कोल्हापूरचा उठाव. कोणी मोडून काढला? ठीक आहे. आणि तो कोणी केला होता. regiment च्याच लोकांनी केला होता. ती सत्तावीस वी regiment होती okay त्यांनी

हा जॅकॅबवर प्रश्न येईल त्यानंतर दुसरा उठाव सहा डिसेंबर अठराशे सत्तावनला घडून आला. आणि कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली. दुसरा उठाव.

अह जो आहे ते तो त्यांना हे झाले सफल झाले. तर हा होता कोल्हापूरचा उठाव. आता आपण पेठ मधला उठाव बघूया. पेठ म्हणजे हे नेमकं काय? ते नाशिक अह जिल्ह्यामध्ये पेट नावाच एक ठिकाण आहे. ह्या पेट नावाच्या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला. पेटचा राजा होता एक त्याच नाव होत राजा भगवंतराव निळकंठराव राजा भगवंतराव निळकंठराव हा त्यामागच्या उठावाच्या मागे होता. आणि सहा डिसेंबर सहा डिसेंबर अठराशे सत्तावन्न. या दिवशी कोळी लोकांनी येथून हरसूलच्या बाजारांमध्ये अचानक लुटमार केली. त्यावेळी त्यांना भिल्लानी मदत केली. बंडखोरांची ताकद वाढल्यानं त्यांना त्यांनी सरकारी खजिना लुटला. त्यावेळेस glasscool हा आरोह युरोपियन अधिकारी पेठ कडे येत असल्याची बातमी आली. त्यामुळ कोळी हरसूलच्या जंगलात पळून गेले. जंगलातील लपलेल्या बंडखोरांना पकडून glasscool न हद्दपार केलं. अनेकांना शिक्षा केल्या. पेठच्या राजाला फाशी देण्यात आली होती. राजा भगवंतराव निळकंठराव यांना कारण सगळे राजे स्वतःच्या साम्राज्यासाठी लढत होते. in short या अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये कारण प्रत्येकाला आपलं साम्राज्य जाईल याची भीती होती. आणि तो मला माहित आहे की येथे जी एक पद्धत होती. ठीक आहे. या पद्धतीने कितीतरी संस्थांना जे आहेत ती खालसा करण्यात आली होती. त्यानंतर नाशिक नगर मधले उठाव. अहमदनगर नाशिक मधले उठाव. अठराशे सत्तावनच्या बंडामध्ये नाशिक अहमदनगर मध्ये भिल्लांनी ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र हातात घेतली. एकवीस जानेवारी अठराशे सत्तावन या दिवशी नांदगावला भिल्ल आणि इंग्रज त्यांच्यात जोरदार चकमक झाली. ब्रिटिशांनी भिल्लांवर हल्ला करून बऱ्याच बंडखोरांना ठार केलं. तर काही भिल्लांवर हल्ला करून बऱ्याच बंडखोरांना ठार केलं तर काही भिल्लांना कैद केलं. त्यातील काहींना जन्मठेप, तर काहींना फाशी देण्यात आलेली होती. तर ही पण चकमक महत्त्वाची आहे. नाशिक अह च्या जवळील काही एक भाग आहे. नांदगाव नावाचा. त्या नांदगावला ही चकमक झालेली होती. okay आणि त्यामध्ये मोठी हे झाली. त्यानंतर जमखिंडी नावाचं संस्थान आहे तुम्हाला माहित आहे कर्नाटक मध्ये या जमखिंडी संस्थानामध्ये पण एक महत्त्वाचे राजे होऊन गेले. त्यांना पण त्यांच्या राज्याची काळजी होती. त्यामुळे त्यांनी पण ही जी हालचाल सगळीकडे चालू होती. सतर्क झाले. पण त्यांना त्यांच काही फारसं हे झालं नाही. अह जमखिंडी संस्थान कर्नाटक मध्ये होतं. कर्नाटकचा तो भाग आणि महाराष्ट्रात पण यायचा. बेळगाव and all त्यावेळी जमखंडीचे राजे आप्पासाहेब पटवर्धन होते. हेच ते आप्पासाहेब पटवर्धन. ते इंग्रजांच्या मर्जीतले होते. ठीक आहे. मर्जी सरकार अशा पद्धतीतले होते. उठावाच लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरत चाललं होतं. त्यामुळे आपल्या संस्थानात काही गडबड झाल्यास त्यास आपण तोंड देण्यास आपण तत्पर असावं. या उद्देशाने त्यांनी शस्त्रास्त्र व दारूगोळा किल्ल्यात साठवला. किल्ल्याची दुरुस्ती करून घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्या या हालचाली तेथील resident ला संशयासंशयास्पद वाटल्या. आणि त्यांने तेथील सर्व वृत्तांत governal ला कळवला. परिणामी इंग्रजांनी जमखंडीतील संशयितांना पकडण्यास सुरुवात केली. त्यामुळे उठाव होण्यापूर्वी त्याचा इंग्रजांनी जे आहे तो बंदोबस्त केलेला होता. तर तो होता जमखिंडी संस्थानातला उठाव. त्यानंतर मुधोळ बेरड जमातीचा उठाव. मुधोळ हे ठिकाण आहे. त्या मुधोळ मध्ये पण बेरड जमातीचा उठाव झालेला होता. आणि इंग्रज सरकारनं अठराशे सत्तावन मध्ये शस्त्र बंदीचा कायदा लागू केला होता. तुम्हाला माहीत असेल. त्यानुसार आपापली हत्यार लोकांना लोकांनी सरकारात जमा करावी. ज्यांना वयक्तिक संरक्षणासाठी हत्यार हवी असतील त्यांनी अर्ज करावा. त्यांना परवाना दिला जाईल अशी अशी एक हे होती. असं जाहीर केलं होतं. परंतु मुधोळ मधील फुल गडीच्या बेरडांना हा कायदा मान्य नव्हता. तरीही हे जे मुधोळ संस्थानाच्या कारभाऱ्याने बेरडांच्या प्रमुखाला या कायद्याचे गांभीर्य समजावून देण्याचा त्याच्या शस्त्राची नोंद करून घेतली. परंतु बेरड समाजान आपल्या प्रमुखाला गद्दार घोषित करून वाळीत टाकलं. बेरड समाज होता तो. आणि बेरडांनी गावोगावी जावून प्रचार केला की कोणीही शस्त्रास्त्र सरकारास जमा करू नये. पाचशेच्या आसपास बेरड एकत्र आले. मुधोळच्या कारभाऱ्यान तेथील political agent ला बातमी कळवली आणि बिजापूरहून सैन्य बोलावून घेतलं. परंतु इंग्रज सैन्य जे आहे ते बेरड यांच्यात चकमकी झाल्या. परिस्तिथी आटोक्यात आल्यानंतर सैन्य परत गेलं. परंतु हेच सैन्य रात्री दोन वाजता शिरलं आणि त्यांनी सुमारे दोनशे बेसावध बेरडांची कत्तल केली. ठीक हाय. ही मुधोळ मधला बेरड जमातीचा उठाव होता. जे अश्या प्रकारे हि घटना झालेली होती. बेरड आणि इंग्रज यांच्यामध्ये. मुधोळ मधला हा उठाव होता. त्यानंतर नागपूरमधील उठाव. नागपूरमध्ये बराचसा भाग मोठा सर अह सरंजाम भाग होता. त्यामुळे तेथील बंडखोरांच्या बंडखोरांनी उठावाची योजना आखली. त्यांना लखनौ, कानपुर येथील बंडखोरांच सहाय्य्य पण मिळालेलं होत. कारण एक नागपूर हे एक संस्थान होत. तेरा जून अठराशे सत्तावन्न हि उठावाची तारीख ठरली. त्या दिवशी रात्री बारा वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे सोडले जाणार होते. ठीक हाय. म्हणजे ते त्या type चे आताचे फुगे असतात ना. दिवाळिले वर अह ते दिवा वगैरे ते तो बलून असतो तो सोडतो वर तेच ते बलून होते. तोच इशारा समजून बंडखोरांनी residancy सीता बर्डी चा किल्ला इत्यादि काय केलं कि ठिकाण ताब्यात घेतली. त्यांना घ्यायची होती. दुर्दैवाने या उठावाचा सुगावा इंग्रजांना लागला. त्यांनी सावध होऊन दारूचे फुगे आकाशात फुटणार नाहीत याची दक्षता घेतली. बंडखोर वाट पाहत बसले. दुसऱ्या दिवशी बंडखोरांनी पकडलेल्या तीन इंग्रजांना फाशी दिली. आणि अनेकांना जन्मठेप सुनावली. त्यामुळं प्रत्येक्षात उठावाचा होऊ शकला नाही नागपूरमध्ये. जे हे असे सुगावे इंग्रजांना लागायचे यांच्यात हुशार आपलेच लोक होते. की तेच त्यांना idea द्यायचे म्हणजे आपल्यातलेच लोक काय करायचे त्यांना idea देऊन द्यायचे त्यामुळं हे जे उठाव काही जे होते ते होऊच शकले नाही. कारण हे सगळं connection इथून इथं लागायचं कि इथून इथं त्यामुळे nothing हे जे आहे ते सगळं possible च राहायच त्या इंग्रजांना. औरंगाबादमध्ये उठाव झाला. अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी औरंगाबाद निजामी इथं निजामाची राजवट होती. परंतु सर्वत्र सुरू झालेल्या बंडामुळे येथील इंग्रजी फौजेतील शिपाया हिंदी शिपायांनमध्ये चलबिचल सुरू झाली. येथील घोडदळाच्या फलटणीत मुस्लिम शिपायात चाललेल्या हालचाली बाबत इंग्रज शसक शासक जे आहेत ते साशंक बनलेलं होतं. उठावाचा उद्रेक होण्यापूर्वीचा ही उठाव. जो आहे तो संशयित शोधले आणि त्यांना फाशी दिली आणि त्यांना किती लोकांना जन्मठेप दिली. अनेकांना सैन्यातून बळसरकर केलं परिणामी येथील उठायचा आहे औरंगाबाद मधला तो अयशस्वी झाला त्यानंतर शेतकऱ्यांचा उठाव यामध्ये खूप इतिहासकार लिहितात कारण याच्यावर research झालेलं हाय शेतकऱ्यांच्या उठवावरती ठीक आहे. खूप इतिहासकारांनी यांच्यातली कारणे दिलेली आहेत की हे उठाव का झाले. यामध्ये कोणकोणते संघर्ष झाले. ठीक आहे. बारा मे अठराशे पंच्याहत्तर मध्ये सुप्रिया येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला मारवाडी गुजर यानी शेतकऱ्यांन शेतकऱ्यांनी सावकारांवर पण हल्ले जे आहे ते सगळं चढवलं कारण हे पण त्याच्यामध्ये होते ना. कारण यांच्याच माध्यमातून इंग्रजांना साथ मिळायची. आणि यांच्या माध्यमातून शोषण केल जायच. त्यानंतर खूप कारण आहेत शेतकऱ्यांच्या उठावाबद्दल. इतिहासकारानी खूप सारी इथं लिहिलेल आहे की dekkan ray commission हे स्थापन केलेलं गेलेलं होतं. एक commission नेमलं होतं शेतकऱ्यांच्या असंतोषासाठी चौकशी करण्यासाठी त्यानंतर deccan agriculture relief act सरकारनं संमत केला होता. अठराशे एकोणऐशी मध्ये त्यानंतर या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या शेतकरी bank आह सुरू करण्यात याव्यात तसं पण एक नवीन उपाय सुचवला गेला होता.

इंग्रज जे आहे ते तिथे हे होत खूप म्हणजे ते त्यांना सरकारी नोकरी करावीच लागत होती. अशी मजबुरी करून ठेवली होती या सरकारने असं हे इंग्रज सरकार होत अठराशे सत्तावनच्या काळात आपल्या भारतामध्ये त्यानंतर आता एक महान समाजसुधारक म्हणू शकतो आपण एक महान क्रांतिकारक असं चांगलं वाटेल त्यांच्याबद्दल जर म्हटलं आपण तर तर त्या एका महत्त्वाच्या क्रांतिकारक का बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर त्या क्रांतिकारकाचा फोटो पाहूनच मला कळलं की यांचं नाव काय आहे वासुदेव बळवंत फडके father of the indian arm rebellion असे यांना म्हटलं जातं. ठीक आहे. आद्य क्रांतिकारक भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये हे नाव वासुदेव बळवंत फडके खूप famous आहे. ब्रिटिशांच्या विरोधातील त्यांचा उठाव महत्वपूर्ण म्हणून ओळखला जातो. अठराशे सत्तावन चा स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या विरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला. सत्तावनच्या उठावानंतर

आणि शिरदोन नावाचं ठिकाण या ठिकाणी एका मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. पेशवाई पनवेल जवळचा कर्नाळा. किल्ल्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्यात होती. त्यांना सुभेदार फळके म्हणूनही ओळखलं जात होतं. मराठी सत्तेच्या ऱ्हासानंतर त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच साधन काही राहिलं नाही. घरची आर्थिक स्थिती ढासळली. आणि ती बेताचीच असल्यान त्यांना इंग्रजी शिक्षण पुरत पूर्ण जे आहे ते करता आलं नाही. उदरनिर्वाहासाठी प्रथम ते रेल्वे रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामाला लागले हा आयोगान विचारलेला प्रश्न आहे. कि वासुदेव बळवंत फडके यांनी सर्वप्रथम कोणत्या खात्यामध्ये काम केलेलं होतं. तर ते रेल्वे खात्यामध्ये लिपिक म्हणून कामाला होते. हे लक्षात ठेवायचय तुम्हाला आयोगान विचारला प्रश्न आहे. त्यानंतर असं पण विचारले जाऊ शकते की खालीलपैकी कोणता असा समाज सुधारक आहे की की ज्यांनी रेल्वे खात्यामध्ये लिपिक म्हणून काम केलेल आहे. तर ते आहेत वासुदेव बळवांत फडके. त्यानंतर त्यांनी लष्करी खात्यात लेखा विभागात पण काम केलेल आहे. असा पण question तयार होतो इथं. इंग्रजी अधिकाऱ्यांकडून त्यांना अपमानास्पद वागमत अह वागणूक मिळत होती. या नोकरी मुळच काय झालं की एकदा त्यांच्या आईची खूपच तब्येत खराब होती त्यांना भेटीला जायचं होतं.

जो आहे तो विश्वास होता. शस्त्र बळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज सरकार जे आहे. गावातून टोनगे वनक्षेत्र आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले वनक्षेत्र येताच आम्ही डावी कडे जाणार घरी रस्ता धरला समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला मी प्रश्न प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तर त्यानं रस्त्याकडे बोट रोखलं नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिब बिबळ्याचे काही पावलं पावलं तिथे उमटली होती हा एक मजूर नर असून आम्ही पोहोचण्याच्या तास भर आधीच इथून गेला असावा ती चौफेर पाहिला आणि आम्ही पण मला तरी काही दिसलं नाही अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली मी सगळ्यांना हातानं थांबवलं खून केले दुर्बीण

लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली तिथे एका झेंडूच्या झाडाच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हललीच नसती तर तो मला मुळीच दिसला नसता त्याची पाठ आमच्या कडे होती त्यामुळे त्यानं अर्ध्यात आम्हाला पाहिलं नव्हतं पण तेवढ्यात टोनगे वनक्षेत्राचा पाया एक वाळक्या काठीवर पडला आणि कट असा आवाज झाला तिखट नाकाच्या बिबळ्याने तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एका झेपेतच तो जंगलात अदृश्य झाला बिबळ्याच्या

झाल्यासारखं वाटलं आम्ही लगेच पुढे निघालो थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे

असल्यानं झुडपांची दाट जास्त जाणवत तसेच त्या नाल्यांमध्ये थोडी पाणी साचून राहत असल्याने तिथं कुठल्याही वनप्राण्याची

गप्पा मारताना टोंगेंनी मला या परिसरात चार पिल्ले असल्याचे वाघिणीबद्दल सांगितलं होत तेव्हापासुन मला कधी तिथं जातो असं झालं होत प्रचंड उष्णतेचे दिवस असल्याने वाघासारख जनावर पाण्याच्या आसपास वावरत वावरत तसच लहान समजत असल्याने ह्या वाघिणीला त्या पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं पण लहान पिल्लं असणारी वाघीण हे जंगलात सगळ्यात धोकादायक जनावर पिल्लांच्या सौरक्षणासाठी ती सहज आई कोणाच्या जीव देखील घ्यायला मागे पुढे बघत नाही त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतारा ना उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होत. दहा बारा पावलांच चाललेलं असं मला नाल्यातील ओलसर चिख चिख चिखलात मांजरांपेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं मी या पिल्लांच्या पाऊलखुणा होत्या त्यात कडे बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचे आहेत याचा अर्थ स्पष्ट होतो वाघीण पिल्लांसह या परिसरात वावरत होती आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो इथून समोर सुमारे शंभर सव्वाशे पावलांवर नात्यात नाल्यात थोडसं पाणी असल्याचं मला माहीतच होत. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडे जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होत. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता त्याहून पाय न वाजता जाणं ही एक मोठी कसरत होती पाणवठा जसा जवळ आला तस माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं पुढे काय दिसले या जाणीवेनंच मला घसा कोरडा पडला इतरांचीही काही अवस्था काही वेगळी नव्हती आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची झाडांच्या बुंध्या बुंध्याआड जंगलाच्या झुडपात वाघीण वाघानं जोरजोरात क्षण क्षण अह क्षणभरात अंगावर येणार असच वाटत होत वाऱ्याने हळूच होणाऱ्या पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती आत्ता जणू सगळं काळच थांबला असावा असं वाटतं होत अचानक नाल्याच्या पलीकडून ओलेच्या ओले आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाचा वाघाच्या आभ्यासानं मी आणि अनुभव हे ठाऊक होत की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या आपल्या पिल्लाना बोलवत असावी. अचानक पाण्यात धबकणं काही तरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने थक्कच झालो एका पिल्लान बाजूच्या जांभळीच्या झुडपातून थेट पाण्यात उडी मारली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेले तीनही पिल्ले भसकन पाण्यात उतरली. आई आवश्य आवश्यक आवा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचा वार धरणारा ठरला होता वाघीण रात्रीच पिल्लाना जांभळीच्या झुडपात लपवून शिकारी साठी गेलेली होती या परिसरात दुसऱ्यांवर वाघ बिबट्या रानकुत्रे अशा

भक्षकांपासून खूपच धोका होता त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच भक्षक असते आता रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती आई आईची हाक ऐकताच मला वाघीण येताना दिसली ती सरळ पाण्याजवळ आली आणि पाण्यात बसली रात्रभर वाट चालून थकून ती पण तिथून ते धपकण पाण्यात पडलं तोंडावर पाणी ओढ ओढताच वाघीण मंदपणे व्यक्त केली पण पिल्लाना त्याची काहीच घेणं देणं नव्हतं त्याच्या आई सोबतची hello भाऊजी नमस्कार

हा पोहोचले का तुम्ही? मी इथे पुलाजवळ उभा आहे मी

ते तुम्ही इथे बोलावलं होतं ना वाडिला लोहापुल पाशि तिथेच उभा आहे मी लोहापुलच्या खाली आहे, ते city collection city collection wear house आहे न तिथे ह इकडे बघा इकडे अच्छा अच्छा इकडे बघा इकडे दिसलो का अच्छा या इकडे या इकडे parking ला गाडी लावा तर एक काम करा गाडी लावून द्या इथे आणि एका गाडीवर जाऊ आपण बघा हि एक दुकान आहेच अ मोबाईल आहे, एक city collection आहे एक इकडं आहे बस गाडीवर चलु

अच्छा तर मला सांगा कि अ मोठ्या show room मधे जाऊया कि लहान show room मधे जाऊया कि दुकानात लहानवाल्या पाहून साऱ्याच दुकानांमध्ये पाहू rate comparison पाहु कोनाचे काय rate अच्छा अच्छा पहिले दुकानामधे पाहु मग show room मधे पाहु commission वेगवेगळी राहिली ना सर्वांची हो आता बघा हे जे दुकान आहे city collection तिथे मला मागे पाचशे रुपये Discount दिला होता पण कस आहे आता असं नाही आहे कि ते अ कमवत नाही आता होऊ शकत pocket मधे त्यानि already मोबाईल च्या range अ आहे price तो already हजार रुपये वाढवलेला असेल आणीत्याच्यानंतर मग मला लुभावण्यासाठी त्यनि पाचशे रुपये discount दिला असेल कारण ते खिशातुन तर देणार नाहि बरोबर न आणी इथे त्याच्याच बाजुला सॅमसंग चा showroom आहे तर सॅमसंग चा जो showroom मध्ये चलतो म्हनाल तर आधि तिथे बघुन घेऊया कारण कि तिथे तुम्हाला फक्त पण तिथे सॅमसंग चेहे च मोबाइल मिळेल सॅमसंग मधे जाऊ न पहिले सॅमसंग मधे पाहु पहिले बाहेर पाहु सॅमसंग चे काय rate आहे काय नाहि नंतर showroom मधे पाहु किति rate आहे काय आहे काय Feature वाले आहे ते हा दुकानदार काहि वेगळ सांगत असेल तो वेगळ सांगेल काहीं ना काही आपल्याला समजेल कि नाही त्याच्या पाशी हो पण showroom मधे कस असत fix price पण असता हैकिनी आणि त्या हिशोबानि fix price च्या हिशोबानि अ rate जे असते ते reasonable असतात पन किरकोळ दुकानांमध्ये जर गेला आपण तर त्या हिशोबाने ते थोड जास्तच भाव सांगतात त्या Compare मधे आणि पाठवण्याचे charges पण जास्ती असतात त्या Compare मधे

कोण कोणत्या चालायचं?

एक अ तुमचा ओळखीच्या कोणता एक show room मध्ये एक हे होता आठवत का तुम्हाला

ओळखी वालेच उलटे जास्ती rate सांगते आपण न ओळखी राहिलेल्याच दुकानांमध्ये जास्ती जाऊ अच्छा अच्छा अच्छा ओळखी वाले राहिले ना तर आपल्याला जास्तीचे rate सांगते दोनशे ची वस्तू चारशे मध्ये सांगते कारण त्याला माहिती राहते की हा येऊन आपल्याला भाव कमी करणार आहे म्हणून मग तो कसा आधीच दोनशे रुपये वाढवून सांगते आणि न ओळखीच्या दुकानांमध्ये केलं तर तो गिऱ्हाईकाच्या हिशोबानेच सांगेल ना बरोबर बरोबर तर मि एक काम करतोय तुम्हि गाडिपाशि थाम्बा मि लगेच गेलो आणी ते तिथे सगळ काहि बघुन मि तुम्हाला सांगतोय किवा नाहीतर मग तुम्हि थाम्बा मि जाऊन येतोय

पहिले लहान दुकानात बघुन ये मग

मि फोन करतोय तुम्हाला म्हनजे कस आहे तुम्हाला पण ते अ ऐकु येईल आणी तुम्हि मला suggest करु शकता आणि तिथुन मि त्युम्हाला सांगतोय सगळ आणी मग final झाल कि मग जाउ शकतो हाय न

मी थांबतो इकडे तु जाऊन ये सर्वांकडे अच्छा अ एक Galaxy J seven च मोबाईल आहे

Galaxy J seven बघा तर भाऊजी तो अठरा हजारांमध्ये तुम्हाला फोर GB ram देत आहे अ आणी अठ्ठाविसशे आठ सोळा बत्तिस GBInternal memory देत आहे ठिक आहे आणी Additionally तुम्हि याच्यात MemoryAdd करु शकता एकशे अठ्ठाविस GB पर्यंत आणि बत्तिस च्या ठिकाणि तुम्हाला Additionally अजुन देतात ते चौसश्ट GB मनजे Total आनि बत्तिस परत मनजे एकशे अठ्ठाठाविस GBInternal आणी RAMFourGBRAM देत आहे हा झाला अठरा हजाराचा Samsung Galaxy J seven देत आहे आता एक दुसरा model आहे galaxy duos Nine pro तर तो आहे पण तो थोडा दोन हजाराने जास्त आहे तो ठिक आहे पण त्याचे Features असे आहे

तर तो चांगला राहिल कि ते अस हे राहिल

पण इसका जो यहापे बाविस लिखा है ये कितने तक आयेगा.

विस पाचशे पर्य्नेत येईल बोलला भाऊजि विस पाचशे पर्य्नेत आणि finance चि काय procedure आहे काय नाहि हे सांगितल का पुर्ण final सांगितल का रे हो हो एक आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, मोबाईल नम्बर आधार कार्ड शि link पाहिजे, बॅन्क पासबुक शि link पाहिजे अणि तिन महिन्याच बॅन्क अ पासबुक च statement पासबुक आहे न आपल्याकडे हो केलि आहे न अच्छा तर deposit अ साडे सहा हजार deposit मनत आहेत. साडे सहा हजार

पण मि त साडे पाचच आणले आहे तेव्हा आठ महिन्याचं installment पण होईल म्हणते मि त साडे पाचच आणले आहे, त्याले म्हण न

installment थोडि वाढवुन देऊ म्हणा दोनक्शे रुपये installment भैया थोडा installment बढा दिजिये ना वो पचास हे म्हणत आहे कि